दिसत आहे आकाश दिसत आहे दिवसाची वेळ दिसत आहे तिथे दूरवर डोंगर दिसत आहे काही माणस वगैरे दिसत नाहीये.

तरी सुद्धा या बँक ची काऊंटर ची खिडकी दिसत आहे तिथे दोन मानस उभे आहे आणि समोर एक गेट दिसत आहे त्यातून आतमध्ये एंट्री करण्यासाठी जागा दिसत आहे.

पिवळ्या कलर ची बस दिसत आहे बसच्या समोर एक माणूस उभा आहे त्यांनी पांढरा कलर चा शर्ट घातलेला आहे.

वाकून बघत आहे तसेच अह बँकेच्या समोर खूप सार्‍या गाड्या उभे आहेत मोटरसायकले आहे स्कूटर आहे.

इथ डेकोरेशन करण्यात आलेल आहे एक चॉकलेटी कलरचा तिथे वरती बॉक्स दिसत आहे आणि तिथे काही दरवाजे दिसत आहे निळसर कलर चे तिथे जो कलर दिलेला आहे पण तिथ पांढरा आहे.

तिथे एक रॅक कॅरेट ठेवलेलं दिसत आहे दोन खुर्च्या दिसत आहे समोर पाण्याची टाकी दिसत आहे. तिथे सूर्यप्रकाश दिसत आहे आणि कोणी माणसं व्यक्ती तिथे दिसत नाहीये.

आणि तिथे एक कार उभी आहे तिथे एक मुलगा उभा आहे. त्याने डोक्यात टोपी घातलेली आहे. त्याने जीन्स ची पॅंट घातलेली आहे आणि ग्यारेज च काही समान तिथ पडलेल दिसत आहे.

दिसत आहे आणि काळापण दिसत आहे रात्रीची वेळ दिसत आहे लायटिंग लावलेली दिसत आहे आणि निल्सरी च्या तारा दिसत आहे.

व्यासपीठ दिसत आहे त्या व्यासपीठावरती एक आकाशी कलर चे टीचर दिसत आहे त्या व्याख्यान घेताना दिसत आहेत तसेच लाल कलर चे खुर्च्या दिसत आहेत समोर त्याच्यावरती काही मुले बसलेली आहे.

स्टेज दिसत आहे पायर्‍या दिसत आहे चढून जाताना तिथे भरतनाट्यम च अह केशरी कलरचा पोशाक केलेला मुली दिसत आहे.

बँक दिसत आहे बॅंकच्या बाहेर एक पायर्‍या दिसतं आहेत जाताना आतमध्ये रस्ता दिसत आहे गेट आहे तिथे तिथे एक अह-अम खिडकी के जवळ एक माणूस उभा आहे त्या खिडकी च्या तिथ एक सायकल लावलेली दिसत आहे.

इस्त्री करताना एक माणूस दिसत आहे त्याचे अह इस्त्री करत आहे तो आणि त्याचे अ वायर जे आहे आकाशी कलर ची आहे तिथे रॅक मध्ये काही कपडे ठेवलेले--

साठी त्या भिंतीचा जो कलर आहे तो पिवळा आहे खाली जो टेबल आहे त्या टेबल वरती व्हाइट कलर ची बेडशीठ आहे आणि इथ व्हाइट कलरचे कपड्यावरती इस्त्री करताना आपल्याला दिसत आ--